काय किंवा एखादा बिजनेस चालू करेल पन्नास साठ हजार रुपये लावून काम चालू करायचा एक लाखाचे दीड लाख रुपये झाले पाहिजे हा विचार करायचा आहे आता समजा मला दहा रुपये दिले एखाद्याने ओ

आणि चला जरा टपरीवर चहा घेऊ चहा

खाली किती रुपये राहिले आठ रुपये राहिले

मग ते आठ रुपये यातून पाच रुपये गेले खाली किती राहिले तीन रुपये राहिले

म्हणजे दहा रुपये चे पैसे कमी होईल का

पास झाली तू विचार केला पाहिजे

एखादा बिजनेस टाकला हो त्या बिजनेस मध्ये तुला किती झालं पाहिजे असा विचार केला पाहिजे आहे की नाही हो बरोबर आहे ना म्हणजे चाललं पण पाहिजे मामा असं म्हण यामागे चाललं पण पाहिजे सासऱ्याच पण मग तुला कालच पैसे दिले

अशा हिशोबाने टाकलं पाहिजे म्हटलं बिझनेस जे टाकायचं आहे ना पन्नास साठ हजार रुपयांत तिथे चालला पण पाहिजे अशा हिशोबाने टाकायचा सगळा बिझनेस ही बाजू जवळ आधी एरिया आहे तर आपण दुकान काय टाकतोय आता तू समजा आता ये मोजायचा एम वन पुन्हा एखाद्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय घेता माहिती का कशी लोकं ये काय आहे त्या हिशोबाने टाकायचा बिझनेस

आणि आपल्याला मॉल मधला माणूस बाकीचं टाकून जमणार नाही

मग येतो भाजीपाला हो तो भाजीपाला घ्यायचा दूधवाले भाजी मंडित जातात का

हा बरोबर आहे तो एरिया कोणता आहे हाय-फाय एरिया आहे हाय-फाय एरिया काय चालू शकत आता कॉलेजेस चालतात एरवी कॉलेज ला आजूबाजूची मुलं समजा कॉलेजचे पोरं बरोबर आहे चहा पितात वडापाव खातात भेळ खातात

नाही नाही ते नाही चालणार तोंड पाठवल्याने

त्या दुकानाचं भाडं काय येईल इन्व्हेस्टमेंट किती लागेल त्याला पैसे किती लागतील हाय की नाही तो धंदा लॉस मध्ये नाही गेला पाहिजे प्रॉफिट मध्ये चालला पाहिजे असं काही टाकायला लागेल त्याच्यात नाहीतर आपण रीचे आलाय भोजन करू

तू पहिल पाहिला असेल गॅरेज होत तिथे

आणि मग त्या फोन वाल्याने ते चालवायला घेतलं

ते तोडलं सगळं ते

आणि त्याला दोन अडीच लाख रुपये महिना आहे

फाईव्ह लाख

तीस चाळीस रुपये ला थाळी आहे

तीस चाळीस रुपये थाळी म्हटलं तर हजार थाळी झाली मग हिशोब नाही त्याला लावायला मग हजार थाळीचे किती झाले साडेतीन लाख रुपये

साडेतीन लाख रुपये गुणीले साडेतीन लाख रुपये रोज बी चना फक्त शुक्रवार नाही तर रविवार लाव भात साडे बारा लाख द्या त्याला किती होतील बे

चल या लवकर तुम्ही जेवायला या

कस लोकांचा मॅनेजर आहे ते सांभाळतो तिथं फक्त कोणी किती चपाती खा कोणी दोन चपाती खा कोणी पेंट करा काही नाही काय एन्जॉय मनाला चांगला आहे ना म्हटलं धंदा धंदा बी टाकायचा असेल ना दिमाग लावून टाकायला पाहिजे आणि एरिया पाहून

तिथंच स्टॉल त्याच्यासाठी चाललं आहे सगळं चालू दे तिकडे

नाही माहित किती आहे पेमेंट बंद पडलय ना

करायचा नवनवीन पिक्चर मी पाहिलाय पुष्पा पिक्चर पाहिला आहे पुष्पा पुष्पा पाहिला होता का आता कोणी पिक्चर करतच नाही कोणी पाहिला जात नाही

घरीच पाहता किंवा मोबाईलवर नाही नाही आता मोबाईल आले मोबाईल आले मोबाईलवर हा कुठे जायची गरजही नाही पिक्चरला बापरे त्यांनी त्यांचं त्यांचं पेड पिक्चर काढला ना पहिले तो पिक्चर इतका बोरिंग आहे कोणीच जात नाही पाहायला ना कारण कसं आहे माहिती आहे का इतकं त्यांच्या बाबतीत हे होते

थेटर मध्ये गरज नाही पैसे घालण्याचे डायरेक्ट मोबाईल पिक्चर येऊन जातो आधी पंधरा वीस वर्षांपूर्वी ओ तेव्हा पिक्चर लागत होते तेव्हा थेटर ला यायचे ना सगळे लोकं गर्दी करायचं एकदम अफाट गर्दी राहायची अफाट ये हे समोरचं होतो ना

मागच्याला होतं पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये त्या टायमाला ते पैसे खूप राहायचे ना त्या टायमाला म्हटलंते पैसे खूप राहायचे दहा रुपये पंधरा रुपये तीन रुपये पिक्चरला इतकी गर्दी राहायची तिकीट भेटत नव्हत मग ब्लॅक मध्ये विकायचे का का टिकीट आह आणि मग ते ते मग आहे ना ते ते आहे ना ते राखी वर जायचे ते काय करायचे

सगळे त्याला धरायचे ओ

पलक ची केली आणि लिफ्ट आहे ओ

दहा रुपये ची वीस रुपयाला भेटेल

मग सोड पाणी असेल त्यांना मग ते तिकीट वाले देऊन टाकायचं

हे तेव्हा पोलीस लोकं बी यायचे धरून न्यायचे जास्त तिकीट मिळतं ना हा बोला ना

आता काही विषयच नाही लाईटचा आता काही तेव्हा पिक्चरचं काही विशेष नव्हतं ना रे हम्म पण तुफान गर्दी राहायची म्हणून तिकीट भेटत नव्हते पहिले अरे पण पाच रुपये दहा रुपये तिकीट होत एक बाबरे रेट चांगले होते पहिले कमीचं सोड पण गर्दी किती होती

आई मोबाईल फोडू मोबाईल फोडायचा राहिला पहिले मोबाईल म्हणजे माहित नव्हता लोकांना काय असतो मोबाईल म्हणून हे सोपं ये ना एखादी जत्रा असेल समजा

हे काय असते छोट्या कशा दो अं हात दोन पायांची इन्ही दुसरं त्या पिक्चर त्याला खुपच फिरली

याला पडदा नाही तर त्याच्यामध्ये डोकं जायचं पायात

ज्या ठिकाणी सुपर एखादी हीरोइन या पुढचे पण आहेत ना ते हिरोईन

बाकीच्या परिस्थतीत किती फायदा

आह एक तर म्हणणं ये

काय म्हणते ऋतुराज मुकेश आटिंगचेच करते फिजिकल आटिंग चे

हान वॉकिंग करते अजून व्यायाम पण करते मी पण वॉकिंग ला जातो आता वॉकिंग चा विचार करते आता रनिंग हान हान रनिंग पण

हान त्याच्यात ते पण करायलाच लागते ना जे नियमित व्यायाम पण करायला लागतेच ना सिविंग पण स्विमिंग पण जॉईन करतो म्हणल आता हान एक्सरसाईज पण करायला लागते चा करतोस आता आहे ना मजा कडे हान आणि जगात म्हणजे

हा जागतिक आरोग्य आरोग्य संघटनेचे म्हणजे म्हणे नुसार जवळ पास आठावन टके लोक अ अ बैठया बैठया जीवन शैलीत काम पण करतात म्हणजे म्हणजे त्यांचा दैनंदिन कामाचा स्वरूप बैठं पण आहे ना हां त्यात कोणत्याही म्हंजे प्रकारचा कष्टाचा समावेश नाहीए आशा लोकांना म्हणजे आरोग्याचा समस्या मोठ्याच मोठ्याच प्रमाणात आं म्हणजे भेडसावू पण शकतात हान कोणतेही श्रम नसलेले म्हणजे हि जीवनशैली रक्तदाब लठ पना यांसारखा निमंत्रण पण आमंत्रण पण ठेवणारी करते

मटक म्हणजे शारीरिक व्यायामच असतो ना जर आपण फीजिकल ऍक्टिव्हिटी जर असे करत नई राहील म्हणजे तेवढ मग या आपण स्वस्त पण नाही राहू ना

हो हो शारीरिक हालचाल मुळे ला फायदा होते हां आणि म्हणजे शरीराची फारशी हालचाल न जाल्या मुळे मूड स्विंग होऊ शकतात अंगात आळसपण येत उत्साह पण कमी होतो ना

तुम्हचे म्हणजे आपले जर स्न्हयु बराच वेळ काळ वापर वापर वापरण्यात जर नई आला तर म्हणजे त्या वेळी परिणाम होतोना म्हणजे बरेच वेळा नंतर त्याचे हालचाल झाल्यास त्याला लवकर दुखापत होण्याची पण शक्यता असते

तंदुरुस्ती आणि मानसिक अं हान आणि शारीरिक अं निष्क्रियते मुळे म्हणजे त्व आपल्याला म्हणजे रोग रोग रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम पण होतो त्या मुळे आजारी पडण्याची पडण्याची शक्यता पण वाढते शारीरिक तंदुरी साठी आपण विविध त्याचा मुळे आपणास शारीरिक विकास पण होते खूपजयाद हां न हान आणि त्यामुळे शरीराची हालचाल ठेवाव्या ठेवण्या साठी म्हणजे कार्य रथ पण राहते